झालं? next question पुढचा प्रश्न घ्या. जॅक्सनच्या खुनाबद्दल खालीलपैकी कुणाला फाशी दिल्या गेलेले नव्हते? जॅक्सनच्या खुनाबद्दल खालीलपैकी कुणाला फाशी दिल्या गेलेले नव्हते? चला विचार करा आणि उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाही. जॅक्सनच्या खुनाबद्दल खालीलपैकी कुणाला फाशी दिल्या गेलेले नव्हते? आता आवाज येतोय का? clear पुढचा प्रश्न जॅक्सनच्या खुनाबद्दल खालीलपैकी कुणाला फाशी दिल्या गेलेल्या नव्हतं. ठीक आहे, एकदा refresh करा बरं का. एकदा refresh करा. Very good बघा. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला बघा, क्रांतिकारी चळवळीवर तुम्हाला शंभर टक्के एकतरी प्रश्न विचारला जाईल. क्रांतिकारी चळवळीवर एकतरी प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जाईल. या प्रश्नाचं उत्तर आहे, शंकर सोमन. आता बघा जॅक्सनला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मारलेलं होतं? अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि देशपांडे आपल्याला फक्त एकाचचं नाव माहिती असतं. पण कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांनासुद्धा फासावर लटकवण्यात आलेलं आहे, हा मुद्दा अंतःकरणामध्ये कोरून ठेवा आणि हे जे सगळे सदस्य आहेत, ते कोणत्या संघटनेचे member आहेत? अभिनव भारत. या संघटनेचे member आहेत. ही कधी Form करण्यात आली? एकोणीसशे चारला Form करण्यात आलेली होती. कुणी Form केली? सावरकरांनी Form केलेली होती. Clear? Yes. next पुढचा प्रश्न घ्या. ठीक आहे? नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी नंदुरबार येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये सात हुतात्मे झाले. त्यापैकी खालील तिघांची नावे दिली आहेत. एक नाव चुकीचं आहे. ते नाव कोणतं? कसा हे पास्ता बनवायला जमलं काय इतक्या दिवसांनी कस काय आठवण आली माझी अरे पास्ता बनवलेला का नाही खाला का नाही ते विचारायला call केलेला अजून तुला पास्ताचीच पडलेय? काय अजून पास्ता बनव्याचाच हे पास्ता च बनवतोय तू पास्ता साठी सांगितले मला त्या नंतर मी गाड्या टाकल्या पास्ता अरे मी research केला research केल्या नंतर मला कळालं कि

अरे म्हणजे साई ला फक्त काय करतात ते त्याला खूप जोरात जोरात गोलगोल फिरवतात त्याच्याने त्याच्याने मग ते हे होत अं पेटती आणि मोठी होती cream मग त्याला cream बोलतात फक्त काय बाकी difference

ते सगळं सोड college च काय झालं का तुझं cap round सुरु झाले ना

जायचा का फिरायला आपण सगळे आपले जुने मित्र

goagoa ला जाऊ ना लय दिवस झाले beach वर नाय गेलेलो मी त एक fort पण बनवू शकतो

जस लाटा लाटा आत जायला लागतात like तस थोडस ऊन पडायला लागल त्यावेडेस आपण हे करू किल्ले बिल्ले बनवू time pass binpass करू मी ते ज्या वेळेस जास्ती ऊन पडल मग त्या वेडेस आपण tanning करू ते नाही cream लावून ते असं हे करतात ते ऊन खात बसू माहिती आहे ना ते ते करू मग ते झाले कि दुपारी जाऊ घरी नास्ता करू नाय सगळ्यात पहिले HOTEL बंद झाल्यावर जाऊ नास्ता करायला जाऊ कळलं का तुझं तुझे तुझे idea सांग plans सांग मला काय वाटतंय माहिती आहे का संध्याकाळच ना संध्याकाळी हे असं तू कधी बघितली picture मध्ये संध्याकाळी असं अं beach पाशी असतात तेय आणि तिथं अरे नाही ऐक अरे हा पाण्यामध्ये नायका पाण्यामध्ये असं चांदणं दिसत छोट्या छोट्या अश्या खूप जास्त येतात तस ते दुसरं अह beach हे ते कुठले beach आहे माहित हे का माझ्या लक्ष्यात नाय अह तिथं काय होत अस अह पाण्यात असं white white चमकतात तेच ना रात्रीचे लांब हे रे जरा beach आणि मला white beach ला जायचे white beach ला photo भारी येतात Instagram ला like चांगल्या भेटतील आणि comments पण जास्त येतील तिच्या comment तर नाहीच येणार ना मग काय फाय तिच्या comment तर नाहीच येणार ना मग काय फायदा

अरे ते सगळं सोड मी काय म्हणतोय best best ना like आता आपण फिरायला जायला कुठे तरी किल्यावर जाऊ fort वर महाराष्ट्रात सगळ्यात best fort हे कुठला fort हे जवळचा fort आपल्या साठी कोणता हे रायगड ला जाऊ शकतो रायगड ला नाय जंजिरा जंजिऱ्याला गेलो होतो मी जंजिरा पण चांगला हे तसा अं हा माहिती माहिती अजून राहता ना थोडे अरे तू ते story ऐकली आहे का ती घोरपडची

अरे कधी घोरपड खाल्लेय का तू अरे मी पण तेच एक तर गावाला भेटत नाही का त्या दिवशी होती मी खाणार होत आपण आम्ही नाय का पकडला नव्हतो त्याला आणि खूप म्हणजे त्याच मास खूप कमी असत nutrition खूप असत तू खाल्लेय आमची त भाजी करतात नाय ना आमच्या इथं चांगली केलते एक जण होता हाय आमच्या घोरपड बनवलेली पण मी गेलोच नाही तिथं माझं पोट भरलेल wastage मला ससा पण खायचा

ससा पण चांगला असतो आणि एक ती चिमणी असती ट्विट टिटवी नावाची

चिमणी सोड रे ससा चांगला असतो crab चांगला असतो

squid छोटी वली octopus छोटा saize C Food चांगला नाहीये म्हणजे हाय चांगलं पण nutrition साठी चिकन is the best मी तर आता रोज चिकन खायला लागलोय माहितेय का ती जी असली भारी झालेय ना like तू असं मला बघशील ना like app झाले ते सगळं आपण जाऊन आहे ना rating तर जास्त भेटते ना मला

कोण college चे एक दोन मित्र वगैरे पण चांगले भेटले

okay मी तर आपला पुण्यातच आहे मस्तपैकी फिरायचं बिरायच college करायचं खायचं प्यायचं झोपायचं निवांत एकदम एकदम मी तर म्हणतो एकदम सगळी भेटली

करायचं हा रे reunion केलं पाहिजे actually कारण कि कुठं करायचं hotel मला third year ला internship भेटली third year ला internship भेटली मला तुला भेटली का अरे मी तर job करतोय आता side by side मग आपल्या resume मध्ये काय Microsoft मध्ये असतात Microsoft मध्ये काय करतो झाडू का पोछा अरे नाय रे थोडं ऐक मी काय म्हणतो reunion चा plan कर मला नाही माहिती मला किती दिवस झाले आपण सगळ्यांना भेटलो नाय तुझं नाही रे मला मला नाही आठवत आहे ते सगळं सोड पाच ते अरे नाय ऐक ठीक आहे मग ए दोन दिवस नाही ऐक cricket football bit ball खेळायला जायचं का असं फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन running swimming सगळेच मोठे आहेत ते बॅडमिंटन शिकवतेत बॅडमिंटन च पण आतापर्यंत ना तो जयवर्धन होता बघ तो बोलायचा त्याला बॅडमिंटन नाही यायचं त्यादिवशी खेळायला गेलो. त्याला ten two ने हरवलं माहितेय का दहा आणि त्याचे दोन score एवढा एवढा खराब हरवलेल ना रडतच गेला घरी हा बोल काही माणसं बॅडमिंटन खेळतात मग आपण त्यांच्या सोबत जायचं खेळायला लागायचं मग त्यांना नाय काही interest तसपण चाललं मी तर करिन पण तुझं काय आहे body चालली पाहिजे ना तस शिकायसाठी म्हणजे तेच तर पाहिजे ना okay हा हा चाललं माझ्या तरीने शिकवतो तुला एकदम best तुला माहितेय मी ना आता shot shot आता हुकलोय आणि असं मागण मारलं तर असं करत होतो एक दिवशी building मध्ये आणि स्वतःलाच बॅडमिंटन हाणली डोक्याला असली लागली ना त्यादिवशी पासून try च नाय केलय लय जोरात लागलेली मग रे म्हणजे असं react केलं कि लागलीच नाय ते सगळं सोड माझं नीट चाललंय माझं असं नाही का पहिले सकाळी असं उठायचं आपले जिम बीम करतो मग काय मग नास्ता करतो healthy मांडे खातो केळी खातो थोडे फळे खातो मग जातो college बिलेज करतो मग त्याच्यानंतर internship सुरु होते आता मी घरी आलो internship मध्ये तुम्हाला सुट्ट्या भेटतात आता म्हणजे attendance मध्ये हे भेटत असेल ना कि

internship साठी तुम्हाला सुट्ट्या भेटतात आता म्हणजे attendance मध्ये हे भेटत असेल ना कि letter दिल्यानंतर म्हणतात ठीक आहे letter sheet आहे work आता कळालंय का तुला अरे मला ते तुझं boss आहे ना त्याने काहीतरी एक assignment दिलेय ती मला या आठवड्याच्या end ला complete करायचेय नि आता दोनच दिवस राहिलेत तर बघा बघायला लागलं कुठं error बिरर आलेला तर काय करणार तो आता light बदलतो company मध्ये नाही रे माझं

बर बर ठीके मी नवीन T shirt घालून येतो बर okay okay ठीके मग मी काय म्हणतो आता कॉलेज हा चाललं चाललं मला पण ping केलय त्याच्या वरती आपण नंतर बोलू ठीक आहे ना मी घेऊन येतो पटकन plan कर bye bye

bye hello कशे आहेत

काय म्हणता आणखी तुमचे हालचाल तिकडे बरं आहे सर्व चांगलं आहे कि sir

काय मी एकदम बाढीया एकदम छान काय म्हणता काय IPL वैगेरे match आता सुरु आहेत तर बघत आहे का तुम्ही हो हो बघत आहे ना तुम्ही बघत आहात का sir

अच्छा आच्छा तर मी म्हंटल कि IPL तर ठीक आहे सुरूच हाय मज्जा येतच हाय मी म्हंटल दोन हजार तेवीस मध्ये आता world cup होणार हाय आणि ते पण आपल्या देशामध्ये होणार आहे भारतामध्ये

हा हि एक खुप मोठी गोष्ट आहे आपल्या देशासाठी आणि नि आताचा world cup कसं भारतात प्रतिनिधीत्व येणार आहे आपल्या fan साठी पण चांगलं हाय बार आहे आणखी मला वाटतय दोन हजार अकरा पर्यंत आता पर्यंत तशे दिसेना बारा पर्यंत झालं त्याला आता पर्यंत हि खुप चांगली चांगली गोष्ट आहे कि ह्या वर्षीचा world cup अं आपल्या देशात होत आहे खुप छान वाटलं ऐकून आता आम्ही कसं झालं आता जस संशय म्हणून नवीन जास्तला आणि नवीन नवीन असताना star नवं कुंड नवीन येऊन young generation जशी काय म्हणताना team बिलकुल बिलकुल आणि मला असं वाटत कि या वर्षी ज्या पद्धतीने भारतामध्ये world cup असणार आणि आपली जी team आहे ते series जे series खेळतं आहे जे भारतात आपल्या त्या आपल्या घरी जे खेळले आहेत त्यांना field चे आता हे खुप झालेलं आहे field बद्दल त्यांना माहित आहे आपल्या येथे feelings आहे

कश्या पद्धतीने खेळावं लागत हे सर्वांना माहीतच आहे पण हे काय तुम्हाला वाटत कि भारतीय team जे आहे ते ते विश्वचषक जिंकू शकते ह्याचा प्रश्न काय म्हणाला ते मी म्हंटल कि आपल्या भारताच्या रस्त्यावरचं काय भारतीय team जी आहे हा विश्वचषक जो आहे world cup तो जिंकू शकतो का असं तुम्हाला वाटतंय chances तर खुप आहे eighty percent आहे पूर्ण म्हणजे कसं IPLplayers ला आपल्या pitching च knowledge खूब आहे आणि भारताला भार आता त्यांना हारावण खूप मोठी गोष्ट आहे कारण कि इथले players तसे ह्याच home town वर खेळले जातात आणि practice session करतात तर

धोनी आपल्या home town मध्ये चांगला केलेला आह वीरेंद्र सेहवाग आपल्या home town चांगलं केलेला आहे म्हणजे याना calculated reach pitch वर खुप बनू शकतात त्याच्यामुळेच plus point आहे world cup मध्ये कि भारताला भारतात येऊन हरवणं खूप मोठी गोष्ट आहे

मी म्हंटल कि इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलँड हे एक powerful teamstrong containders आहेत विश्वचषक जिंकण्यासाठी कारण यांची team खूप ताकदवर team असं म्हणू शकतो या team बद्दल तुम्ही काय म्हणनार tough fight deal हि भारताला एक तर्फा match होऊ आणि इंग्लंडला तर अं त्यांनी आपल्या home town वर world series मध्ये हरवलं आणि ऑस्ट्रेलिया कशी मला वाटत dominating team तर best ऑस्ट्रेलिया आहे आणि आजच्या ज्या current situation मध्ये भारत कशी easily dominet होऊ नये तर ऑस्ट्रेलियाला पहिले सारखा काळ नाही राहिला कि कशे players ऑस्ट्रेलिया कडे पण आताची कशी ह्या generation ची team आहे जी पूर्ण समर्थ आहे त्यांची situation handle करायला तर तेवढं काही dominating factor पण नाही राहिला एक आहे कि ऑस्ट्रेलियाला हल्ल्यात नाय हाकू शकत आणि तिज्यावर ते

आपण हे नाही म्हणू शकत कि ऑस्ट्रेलिया न्यूजीलँड आणि world cup मध्ये आपण जेव्हा खेळतो तेव्हा आपल्यालाच माहिती नाही राहत कोणती team जिंकणार हाय पण प्रत्येक teamnumber one container म्हणून खेळतात

अं ते पण आहे आता कास आहे sir cricket हा असा sport आहे कि कुठून पण situation change होऊ शकते अन अं कसं एका team वरून भारी पडूनच आपल्या game जिकंता येतो हे luck factor तर खूप cricket मध्ये

left जसं आपण जे येथे final stage पर्यंत काहीच नाही सांगू शकत कुठे match जाऊ शकते team कसं आपलं best पण ह्यांना असतो हो हो काय म्हणता मग आपलं best देणार म्हणजे player हलक्यात match नाही सोडणार आपलं hundred two hundred percent देणार आणि आखरी nail batting पर्यंत त्यामध्ये message जातात कारण कि इतर matches पेक्षा हा world cup जे सर्व team आपल्या देशाला कशी प्रतिमा त्याचंही अलग pressure राहतात हिथं हेच म्हणणं आहे जे best देणार may the best win च जरा आम्हाला वाटतं कि ज्या पद्धतीने teams खेळतात आणि आपल्या स्वतःच्या team ला हि ज्या पद्धतीने मजबूत करतात प्रत्येक व्यक्ती आणि याच्यामुळे bowler असतात ते all rounder असतात आणि सर्वजण team आपापल्या ह्याच्यांनी जे आहे ते एक आपला best देण्याचा ते प्रयत्न करतातच आणि त्यामुळेच ते हि team जितकी strong जे आहे ते होऊन जाते त्याचीच पहिली team मला वाटतंय indian team एक सर्वात strong team आहे ह्याच्या मध्ये आता आपल्याला असतंय यांच्यामध्ये bowlers पण चांगले आहेत spinner चांगले आहेत आणि तेच जे आहे ते spinner मला जे ठरवू शकते तर spinner बद्दल तुम्ही काय बोलणार कि त्यांचा किती मोठा roll ह्यांच्यात राहणार बघा अं starting lineup साठी तर तसं spinner ने नाही बोलले बरं राहतंय कारण कि भारतात कि तीच बघितले आहे तर bowler ला हि तेवढी अपेक्षा ठेवतात जेवढी spinner ला ठेवतात मला काय वाटत कि मधात session मध्ये तेव्हा pitch dry राहते

अं अं projected score कमी करायला आपल्या लवकर सहा चेंडू फेकून आपल्या overs काढणार spinner तर पाहिलं bowler ला कसं तर bowlers run मध्ये domination करावं लागतंय आत suppose तुम्हाला तीन चार run च target दिलंय दुसरी team तशी chassing साठी येणार आता chassing team ला कसं

मधात ला session जो राहते कसं आहे त्याने starting ला दोनशे काढले तर होऊ शकते शंभर मध्ये तुमचे सहा wicket आराम शकतात कारण कि starting ला सांगितलं होत आखिरी bowl पर्यंत कोणताही आपल्याला point हे सांगता नाही मगधल्या session मध्ये ती

spinnar roll राहणार या matches मध्ये फक्त slow run rate spinner खुप चांगले करत आहेत आपले त्याच्यामध्ये मला वाटतंय कि

बिलकुल sir आणि मला वाटतंय कि या यापद्धतीने spinner चांगले खेळणार आणि जेव्हा spinner एक चांगला platform देणार wicket घेणार middle hours मध्ये खुप run rate असते जेव्हा over होत नाही तिथे जे तीस overs असतात त्याच्या मध्ये जे wickets जे असतात ते जास्त गरजेचे असतात आणि तिथे partnership ला जमवून न देणं अं तोडण्यात तोडण्यात त्यांचं जे भूमिका असते कोणाशी ते खुप मोलाची असते आणि म्हणूनच मला वाटतंय कि spinner जे आहे खुप मोठा genune role प्रत्येक आपआपली जी team हाय ते सर्व team spinner च्या अं ह्याच्यावर खुप जास्त भरवश्या वर असतात आणि यावेळेला भारतात ते खेळतात भारतातल्या या pitch च्या वर जेव्हा खळणार तर ते spining flat असतात आणि spinner ना जास्तच तिथे मदत मिळते आणि त्या जे दहा ते चाळीस overs असतात ते जे तिस overs असतात त्याच्या मध्ये जर wickets तुम्ही घेणार आणि partneship ता तुम्ही नाही बनू देणार तर मोठा जो target एक test cover असतो त्यांचा तो तितका मोठा जाणार नाही तो खुप कमी score होतो आणि त्यामुळे कुठं ना कुठं जे दुसरी team असते त्या team collapse करून देऊ त्यांना नेस्तनाबुत करून देते आणि आपल्याला मह तिथे batting साठी जर आपण chess करत आहोत मह आपल्याला batting साठी फायदा सुद्धा होईल

हलका ज्यामुळे आपण laptop ला आपल्या सोबत सहज शकतो. laptop ला laptop, computer किंवा notebook, computer या नावाने देखील ओळखले जाते. साधारण संगणकामध्ये एक मोठ्या आकाराच्या CPU किंवा central processing unit असतो. ज्याला विविध हं hardware जोडले जातात. जसे कि moniter, mouse keyboard speaker इत्यादी. परंतु laptop मध्ये सर्व भाग असतात. inbuilt असतात. laptop चे part आकाराने लहान असतात. जे nano technology चे

प्रवासात देखील करू शकतो. laptop हे साधारणतः mobile प्रमाणे charging system वर कार्य करतो. laptop मध्ये आयताकृती battery बसवली जाते. ज्याद्वारे आपण विजेशिवाय laptop सहा ते सात तास अगदी सहज वापरू शकतो. laptop हा व्यावसायिक आणि विद्यार्थी वर्गासाठी desktop च्या जागी उत्तम पर्याय असतो. laptop चा full form L म्हणजे light weight A म्हणजे analytical P म्हणजे platform T म्हणजे total O म्हणजे optimize P म्हणजे power laptop notebook laptop notebook laptop चा full size laptop अशे देखील म्हणतात. ज्यामध्ये portability आणि उत्तम कार्यक्षमता देखील असते. योग्य आकाराचे असल्याबरोबरच चांगली speed असणारे processor चांगली storage capacity असे notebook laptop चे वैशिष्ट्य आहे. portable laptop

हे laptop slim असल्यामुळे यात external port ची संख्या इत्तर laptop च्या तुलनेत कमीअसते. याचे वजन

ultra या शब्दाचा वापर computer ची maker intel company द्वारे portable notebook दर्शवण्यासाठी केला जातो. कमी वजन चांगलं battery light आणि सुरक्षितता हे altra book च वैशिष्ट्य आहे. chrome book laptop crome book laptop मध्ये chrome या operating system च्या वापर केला जातो. chrome OS हि कार्य प्रणाली

संबंधित company साठी केला जातो. हल्लीच chrome book च्या नवीन update नुसार आपण या laptop मध्ये android application देखील वापरू शकतो. chrome book laptop च्या अधिकतर वापर शाळेत आणि corporate sector मध्ये केला जातो. याची दोन मुख्य कारणेआहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे chrome operating system हि,

mac book मुख्यतः दोन प्रकारामध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिले म्हणजे slim laptop आणि दुसरे म्हणजे performance laptop जे साधारणता तेरा ते सोळा इंच इतक्या आकारात उपलब्ध असतात. mac book मध्ये mac OS या operating system चा वापर केला जातो. mac book चे काही असे देखील laptop उपलब्ध आहेत. जे केवळ एकाच single chip वर कार्य करतात. यामुळे laptop चे वजन आणखी कमी होऊ battery life वाढते. सोबतच performance आणि सुरक्षितता देखील वाढते.